मुलं आहे जे लाईनीप्रमाणे उभे आहे मुली पण आहे इथे आणि मुलांनी इथे ऑरेंज कलरची टी_शर्ट घातलेले आहे.

काही मुलांनी इथं व्हाईट कलर ची शर्ट घातलेली आहे.

खूप सुंदर हे पब्लिक स्कूल दिसत आहे खूपच बढीया दिसत आहे.

खूप सारी इथं लकडी ठोकली आहे त्यांनी--

विट्यांच विट्यांच मस्त दिसत आहे सगळी कामं--

ओम जनरल स्टोअर असं लिहिलेलं आहे इथे खूप सारं सामान दिसत आहे.

आणि लाइटिंग आहे आण असं फ्लॉवर पॉईंट दिसत आहे.

आणि इकडे ब्राऊन कलर चं सोफा आहे आणि खू ब्लॅक कलर च टेबल आहे.

हे एक फायटिंग होत आहे वाटते इथे हे एक घर आहे.

आणि ती खूप सारी लोकं वेगवेगळ्या ठिकाणी उभी आहे जेवण करत आहे.

इथे अशी बांबूचे घरी बनवलेली आहे कोपरे--

ही खरुन खूप सुंदर दिसत आहे इथे दाळ दिसत आहे याचा--

पेन ठेवलेला आहे स्केल्स आहे स्केच पेन आहे कलर कलरफुलची वेग-वेगळे इथं बुक्स ठेवलेले आहे जेणेकरून खूप सुंदर दिसत आहे.

आणि तिथं समोरील खूप मोठा पहाड सारखं एरिया दिसतं आहे. तिथे पण--

इथे लाकड ठेवलेलं आहे खूप सारे अशे लंबे लंबे आणि एक कार आहे पांढऱ्या कलर ची.

इथे खूप सुंदर एक अरेंजमेंट झाली आहे जशी की लग्नात --

खूप सुंदर इथे लाइटिंग्स लागलेली आहे.